पिवळ्या व पांढऱ्या रंगात दोन बोर्ड दिसत आहेत.

त्याच्या शेजारी अनेक हिरव्या रंगाची झाडे दिसत आहेत.

ज्याचा रंग पांढरा आहे व लाल रंगाची डिझाईन आहे.

व इथे डोंगर सुद्धा आहेत.

इथे अनेक माणसे दिसत आहेत व इथे एक झेंडा सुद्धा आहे.

ज्या वरती हिरव्या रंगाची झाडे दिसत आहेत.

व इथे अनेक मानस आहेत.

ज्यांनी निळ्या रंगाचे कपडे घातलेले आहेत इथे जांभळा व केशरी रंगाचे फुगे आहेत.

व लाइट चे खांबे सुद्धा दिसत आहे.

हे जीम मधील साहित्य आहे इथे अनेक --

चॉकलेटी व पांढऱ्या रंगाची दिसत आहे.

मोठं मोठी हिरव्या रंगाची झाडे दिसत आहेत.

व बोट चा रंग हा चॉकलेटी आहे.

व इथे एक बोर्ड लावलेला आहे.